समुद्र शेजारून एक रस्ता गेला आहे तेथून वाहतूक चालू आहे.

ही एक व्यायाम शाळा आहे यामध्ये आधुनिक यंत्र आहेत हे यंत्र आपल्याला धावण्यासाठी कामाला येते.

ह्या मध्ये अनेक छोट्या छोट्या लहान मुलांसाठी लागण्याऱ्या वस्तु आहेत तसेच येथे कुरकुरे पण आहेत.

या चित्रामध्ये असे दिसून येते की एका मैदाना मध्ये अ महिला व पुरुष मिळून एका एक उत्सव चालू आहे या या चित्रामध्ये--

महिलांनी गोलाकार करून अ नृत्य करत आहेत ह्यामध्ये धार्म धार्मिक उत्सव साजरा केला जात आहे या चित्रामध्ये महिलांच्या मागे पुरुषांच्या मागे झाडे दिसत आहेत.

हे एक शाळेचे चित्र आहे ह्या ह्यामध्ये इथ ओरंडा दिसत आहे ह्या शेजारी भिंती वरती मुलांनसाठी खुप छान चित्र काढलेली आहेत.

हे एक जंगलातील चित्र आहे ह्या चित्रामध्ये हिरवीगार झाडी दिसत आहे ह्या चित्रामध्ये अनेक झाडे आहेत.

हे चित्र एका वर्गा मधील आहे ह्या चित्रामध्ये एक शिक्षक अनेक मुलांना शिकवत आहे ह्या मुलांनच्या सोयीसाठी त्यांना बसण्यासाठी बेंच आहेत.

ह्या बेंच वरती काही लोके बसलेली आहेत ह्या झाडांची सावली खुप दाट पडलेली आहे ह्या पा अश्या पार्क मध्ये लोक आपला थकवा दूर करण्यासाठी अ येतात काही मुले इथे खेळताना दिसत आहेत.